प्रिय मित्रांनो किकाड मधील कॉम्पोनेंट्स ची चिन्हे म्हणजेच फुटप्रिंट्स मॅप करण्याच्या पाठात स्वागत
आपण शिकणार आहोत कॉम्पोनेंट्स चे संबंधित फुटप्रिंट मॅप करणे
तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सर्किट्स चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे
तसेच किकाड मध्ये सर्किट स्कीमॅटिक डिझाइन बनवणे इलेक्ट्रिक रुळे चेक करणे आणि नेटलिस्ट बनवणे माहित असावे
संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया स्पोकन हायफेन tutorialओआरजी लिंक ला भेट द्या
आपण उबुंटू 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि किकाड व्हर्शन 2011 हायफेन 05 हायफेन 25 वापरणार आहोत
किकाड सुरू करण्यासाठी उबुंटू डेस्कटॉप स्क्रीनच्या डाव्या कोप यात वर जा
दश होम या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा
सर्च बारमधे किकाड टाईप करून एंटर दाबा
किकाड ची मेन विंडो स्क्रीनवर उघडेल
ईस्केमा उघडण्यासाठी वरील पॅनेलमधे जाऊन ईस्केमा टॅबवर क्लिक करा
इत कॅनोट फाइंड ठे स्कीमॅटिक असा मेसेज दाखवणारा इन्फो डायलॉग बॉक्स दिसेल
ओक क्लिक करा
पूर्वी बनवलेले अस्टेबल मल्टिव्हायब्रेटर चे सर्किट स्कीमॅटिक वापरू
हे करण्यासाठी फाइल मेनूवरील ओपन वर क्लिक करा
नीट दिसण्यासाठी विंडो हलवून घेऊ
जिथे फाईल सेव्ह केली आहे तो फोल्डर निवडा
ओपन वर क्लिक करा
हे सर्किट स्कीमॅटिक उघडेल
आपण हे माऊसच्या स्क्रोल बटणाद्वारे झूम इन करू
ह्या सर्किटसाठी मी आधीच नेटलिस्ट बनवली आहे
स्कीमॅटिक मधे वापरलेले कॉम्पोनेंट्स चे फुटप्रिंट मॅप करण्याची प्रक्रिया बघू
फुटप्रिंट हा कॉम्पोनेंट चा प्रिंटेड सर्किट बोर्ड वर ठेवला जाणारा प्रत्यक्ष लेआऊट असतो
कॉम्पोनेंट्स चे मॅपिंग सुरू करण्यासाठी ईस्केमा विंडोच्या वरील पॅनेलमधे जा
रन सीव्हीपीसीबी बटणावर क्लिक करा
हे सीव्हीपीसीबी विंडो उघडेल
तसेच कॉम्पोनेंट लायब्ररी एरर नावाचा डायलॉग बॉक्स उघडेल
तो बंद करण्यासाठी ओक क्लिक करा
हे project1नेट फाईल उघडेल
जी आपण नेटलिस्ट जनरेशन पाठात बनवली होती
सीव्हीपीसीबी विंडो दोन पॅनेल्समधे विभागलेली असते
डाव्या पॅनेलमधील पहिला कॉलम सीरियल नंबर चा आहे
दुसरा कॉलम स्कीमॅटिक मधे वापरलेल्या कॉम्पोनेंट्स च्या सूचीचा रेफरन्स इद दाखवतो
तिसरा कॉलम कॉम्पोनेंट्स च्या संबंधित व्हॅल्यूज दाखवत आहे
उजव्या बाजूचे पॅनेल उपलब्ध फुटप्रिंट्स ची सूची दाखवेल
आता कॉम्पोनेंट्स त्यांच्याशी निगडीत फुटप्रिंट्स शी मॅप करू
निवडलेल्या कॉम्पोनेंट म्हणजेच सी1 साठी उपलब्ध फुटप्रिंट्स ची यादी सीव्हीपीसीबी विंडोच्या उजवीकडील भागात दिसेल
निवडलेल्या कॉम्पोनेंट चे संबंधित फुटप्रिंट पाहू
सीव्हीपीसीबी विंडोच्या वरील पॅनेलमधील व्ह्यू सिलेक्टेड फुटप्रिंट वर क्लिक करा
हे फुटप्रिंट विंडो उघडेल जे निवडलेल्या फुटप्रिंट ची इमेज दाखवेल
त्यावर क्लिक करून वेगवेगळ्या फुटप्रिंट्स च्या इमेजेस बघू शकतो
आता ही फुटप्रिंट विंडो बंद करू
सी1 ह्या पहिल्या कॉम्पोनेंट साठी उजव्या पॅनेलमधील फुटप्रिंट सी1 निवडू
त्यासाठी फुटप्रिंट वर डबल क्लिक करा
सूचीमधे सी1 फुटप्रिंट पहिल्या कॉम्पोनेंट ला मिळालेला दिसेल
अशाच प्रकारे सी2 ह्या दुस या कॉम्पोनेंट साठीही फुटप्रिंट सी1 वर डबल क्लिक करून निवडू
कॉम्पोनेंट डी1 साठी लेड हायफेन 3एमएम निवडू
कनेक्टर पी1 साठी उजव्या पॅनेलमधून सिल हायफेन 2 निवडू
उजव्या पॅनल मध्ये ते निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा
र1 साठी र3 र2 साठी र3 र3 साठी र3 निवडू
उ1 म्हणजेच एलएम555 साठी दिप हायफेन 8 अंडरस्कोर 300 अंडरस्कोर एल निवडू जो स्टँडर्ड आइट पिन आयसी चा फुटप्रिंट आहे
सीव्हीपीसीबी विंडोच्या वरील पॅनेलमधील सावे नेटलिस्ट एंड फुटप्रिंट फाइल्स बटणावर क्लिक करून नेटलिस्ट सेव्ह करू
हे सावे नेट एंड कॉम्पोनेंट लिस्ट विंडो उघडेल
नीट दिसण्यासाठी विंडोचा आकार बदलू
फाईल सेव्ह करण्यासाठी सावे वर क्लिक करा
हे फाईल सेव्ह करेल आणि सीव्हीपीसीबी विंडो आपोआप बंद होईल
नेटलिस्ट फुटप्रिंट्स च्या माहिती सहित अपडेट झालेली आहे
येथे कॉम्पोनेंट्स च्या मॅपिंग ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे
ईस्केमा विंडोवर जा आणि विंडो बंद करा
किकाड मेन विंडो बंद करा
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण शिकलो सीव्हीपीसीबी विंडोद्वारे कॉम्पोनेंट्स त्यांच्या फुटप्रिंट्स सोबत मॅप करणे
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद